दिलेल्या चित्रामध्ये झेंडू चे झाडं आहे व तिथे मजदूर झेंडूचे झाड तोडत आहेत व दूर केळीचे झाड आहेत झेंडूचे झाडं पिवळ्या रंगाचे असतात.

या चित्रा मध्ये हार व बास्केट व सिलिंडर दिसत आहे बास्केट लाल रंगाची आहे हार पिवळ्या व --

दिलेल्या चित्रामध्ये तुम्हाला तिथे दिसणार की मंदिर आहे जे पांढऱ्या रंगाच आहे आणि त्या मंदिराच्या मागे निळ आकाश आहे मंदिराला दोन पायऱ्या चढायला आहेत व ते मंदिर दुर्गा माता--

पंढरपूर नगर परिषद दिसत आहे जी पंढरपूर मध्ये स्थित आहे ते एक तीन मजली बिल्डिंग आहे शेंद्रि रंगाची जिथे लिहून आहे त्यांच्या भिंतीवर शौचालयाचा वापर करा रोगराई घाला आळा.